कुंडी मध्ये झाड लावलेली आहे समोर पाण्याच नळ आहे तेच्या जवळ एक पातेल आहे पातेल्या जवळ एक कुंडी आहे.

मंदिरामागे नारळाचे मोठे हिरवे झाड आहे.

इस्त्री करताना दिसत आहे. त्याच्या हातात इस्त्री आहे त्याने तोंडाला पांढरा कलर चा मास्क लावलेला आहे व त्याने काळे कपडे घातलेले आहे व मागे भिंतीवर काही फुगे चिटकवलेले आहे.

जस की मी बघू शकते गार्डन आहे गार्डन मध्ये एक माणसाची मूर्ती व बैलाची मूर्ती आहे व बैलाला सजवलेले आहे माणसाच्या हातात ढोल आहे व डोक्यावर --

जस की मी बघू शकते खेळाचे मैदान आहे मैदानात काही मुल खेळताना दिसत आहे समोर एक खांब आहे खांब वर एक कापड--

जस की मी बघू शकते समोर भिंती वर एक क्रॉस आहे. क्रॉस वर येशु ख्रिस्त दिसत आहे समोर एक टेबल आहे टेबल वर काही कापड अंथरलेले आहे टेबल वर--

जस की मी बघू शकते एच.डी.यफ.सी बँक आहे बँकेच्या वरती निळ्या कलर चे मोठे पोस्टर आहे बँकेचे काचेचे दार आहे वरती एक लाइट लावलेला दिसत आहे बँके शेजारी--

रेल्वे स्टेशन मध्ये दोन ते तीन लाकडी मोठे बेंचीस बसण्यासाठी ठेवलेले आहेत काही माणसं दिसत आहेत.

जस की मी बघू शकते नदी आहे नदीत पाणी आहे नदीच्या पलीकडे हिरवेगार झाड दिसत आहेत डोंगर दिसत आहेत.

होड्या दिसत आहे नदीच्या अलीकडे किनाऱ्यावर एक घर आहे घराला मोठा ओढा आहे घराच्या आजूबाजूला मोठे मोठे झाडं दिसत आहे नारळाची झाडं दिसत आहे.

जस की मी बघू शकते पांढऱ्या कलरची एक बस आहे बस वरती--

बस च्या पलीकडे मोठी बिल्डिंग आहे बिल्डिंग वरती एक निळ्या कलर चे पोस्टर आहे आजूबाजूला हिरवी झाड आहेत.

जसं की मी बघू शकते--

ची बनवलेला आहे मंदिराला दोन ते तीन पायऱ्या आहे.

जस की मी बघू शकते समोर पांढऱ्या कलर च्या खुर्ची वर एक मुलगी बसलेली आहे तिच्या हातात मोबाइल आहे तिने पर्पल कलर ची टॉप व--

मुल मुली बसलेले दिसत आहेत त्यांनी शाळेचे ड्रेस घातलेले आहेत त्याच्या समोर--

जस की तुम्ही बघू शकता रस्ता आहे रस्त्या वर ट्रक उभी आहे आजूबाजूला हिरवी मोठी झाड दिसत आहे समोर एक पांढऱ्या कलर ची हॉस्पिटल ची बिल्डिंग आहे बिल्डिंग च्या वरती काळ्या कलर ची पाण्याची टाकी दिसत आहे.

काळ्या कलर ची खुर्ची ठेवलेली आहे समोर एक काळ्या कलर च--

बिल्डिंगला बरेच अशे पोस्टर लावलेले आहे बिल्डिंग खाली एक दुकान आहे दुकाना बाहेर माणस आहे एक गाडी उभी आहे.

बसस्थान अशे नाव लिहलेले आहे बरीच अशी गर्दी दिसत आहे मुलांच्या खांद्यावर शाळेच्या बॅग्स दिसत आहेत समोर काही महिला आहे त्यांच्या हातात ही काही बॅग आहे.

जस की मी बघू शकते शेत आहे शेतामध्ये--

गोलाकार गुलाबी कलर चे खांब आहे खांबवर फूल लावलेली आहे तसेच मागे दोन हार्ट शेप आहे त्यावर ही फूल लावलेली दिसत आहे समोर एक माणूस उभा आहे.

जस की मी बघू शकते मोठे असे मंदिर आहे मंदिराचे कळस दिसत आहे कळसावर एक केशरी कलरचा झेंडा लावलेला आहे मंदीरासमोर एक नारळाचे मोठे झाड आहे.

लायटिंग लावलेली दिसत आहे मंदीरा समोर काही पायऱ्या आहे पायरी समोर एक ओटा आहे ओट्यावर एक नंदी ची मूर्ती आहे.

जस की मी बघू शकते एक रूम आहे रूम वरती मागे भिंती वर एक क्रॉस आहे क्रॉस वर येसु ख्रिस्त आहे आजूबाजूला काही.

समोर बेंचेसवर काही माणस बसलेले आहे तेच्या मागे लहान मुल उभी आहेत.

बरेच अश्या निळ्या कलर च्या कॅरट दिसत आहेत व प्लॅस्टिक चे तब आहेत.

समोर रस्त्या वर काही मुल उभे आहे.

जस कि मी पाहू शकते गार्डन आहे गार्डनमध्ये छोटे छोटे हिरवे गवत आहे समोरून एक कचा रस्ता जाताना दिसत आहे.